Okay.

Okay. हो हो बरोबर.

Okay sir अं बरं. sir तुम्ही मला जी reset ची process सांगितली ती मी एकदा करून बघेन, आणि त्यानंतरही तो problem येत असेल तर अं मी replace करायला

Okay sir आणि replace मी आता direct करू शकते ना, तू तुम्ही तुम्ही जे सांगितली त्या process प्रामणि? Actually तुमच्यासोबत contact करायला मला बराच वेळ लागला. अं तुमच्या customer care सोबत माझा लवकर contact होत नव्हता. Okay sir. अं मी शक्यतो replace करण्याचाच प्रयत्न करेन कारण मला हे bluetooth अं headphone खूप आवडले होते आणि ह्याचा review पण check केला होता. अं suppose मी bluetooth headphone अं replace केले आणि त्यानंतर जे नवीन मला मिळतील, त्यामध्ये पण जर same problem आला, तर मग मी पुन्हा replace करू शकते का? अच्छा. अं आणि

Okay sir. ठीक आहे. मी तुम्ही सांगितल्या त्याप्रमाणे सर्व process करते, reset पण करून बघते आणि important म्हणजे तुम्ही एक concept clear करून दिली मला अं जी stand time आणि working time च जे confusion होतं. ते दूर झालय माझं. पण still जर हे reset नंतर headphone काही दिवस चांगले चालले आणि तुम्ही सांगितल्या त्याप्रमाणे कि पंधरा दिवसापर्यंतच अं replace अं validity असते. आणि जर मग मला हा problem पंधरा दिवसानंतर जर आला तर मग मी काही करू शकते का? तेव्हा काही option असेल का?

Okay. म्हणजे मला तुमच्या website वरन process नाही करावी लागणार, जर पंधरा दिवसानंतर माझं अं product ला काही problem आला तर, direct warranty card वरची website वैगेरे दिली, त्यावरुनच contact करावा लागेल. Okay. अं ठीक आहे. अं तुम्ही खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली अं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

जलप्रदूषण. आजचे युग हे विज्ञानाचे युग आहे. जसे जसे विज्ञान आणि तंत्राज्ञान प्रगत होत आहे, तसे तसे त्याचे दुष्परिणाम देखील वाढत आहे. प्रदूषण हा

पृथ्वीवर एक प्रदुषणात रुपांतर झालेले आहे. दिवसेंदिवस पाणी प्रदूषण गंभीर समस्या बनलेली आहे. तुम्हाला माहितचं आहे. पाणी हे आपल्या जीवनासाठी किती महत्वाचे आहे. त्यामुळे प्राण्यांचा आणि मानवी जीवनावर मोठे परिणाम होत आहे. आणि पाण्यावर अवलंबून होणारे वनस्पती देखील नाश होत आहे. रु~या कृतीतून निर्माण होणाऱ्या विषारी प्रदुषणाद्वारे पिण्याचे जे पाणी असते, ते पाणी दुषित होते. म्हणजेच जे पाणी आप~ दुषित होते, त्यालाच आपण जलप्रदूषण म्हणतो, दिवसेंदिवस

आणि काही दुरुपयोग करतात. आणि काही तर नुसत अं पाण्याचा नुसता नाशच करत राहतात. त्यांच्या गरजा वाढत आहेत पण दिवसेंदिवस पण समुद्रा~ समुद्रातील आणि भूभागातील पाण्याची पातळी कमी होत आहे. माणसाच्या भौतिक प्रगतीमुळे प्रदूषणाचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे आपण पाण्याची बचत करून जलप्रदूषणाचे प्रमाण कमी करावे लागतील आपल्याला. माहीत आहे~ माहित असूनही आपण पाणीचा नाश करत राहतो. आणि त्याच पाण्याला प्रदूषणात रुपांतर होण्यासाठी क्षणही नाही लागत. पाणी पृथ्वीवरील जीवनात सर्वांत मोठा स्त्रोत आहे. पाण्यामुळेचं पृथ्वीवरील जीवन शक्य आहे. कारण कि पाण्यावरचं

पाणी हे आपल्या जीवनात महत्वाचे स्त्रोत ठरलेले आहेनं? पाण्यामुळे आपल्या पृथ्वीवर पर्यावरणीय संतुलन कायम राहते. विविध मानवी प्रतिक्रियांसाठी आणि अनेक कामांसाठी महत्वाचे आहे. जल औद्योगिकरण आणि अनियोजित शहरीकरण यामुळे वाढत्या लोकासंखेमुळे पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जलप्रदूषण म्हणजेच पाणी प्रदूषण हा संपूर्ण जगासाठी प्रमुख पर्यावरणीय आणि सामाजिक प्रश्न आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियान्त्रिका संशोधन संस्था

उपाय योजना व्यवस्थितपणे झालेली नाही आहेत. सरकाराने कमीतकमी वर्षातून एकदातरी प्रत्येक अं नद्या साफ करून ठेवायच्या. त्याच्यामुळे जलप्रदूषण रोखण्यामध्ये आपली खूप मोठी उपयोगात होईल. पण आपण कधी नियमच पाडले~ पाळले कि नद्यांना गलिच्छ करायचं नाही. घान करायचं नाही. मग जलप्रदूषण होणारचं कुठे बरं? जलप्रदूषण रोखण्यासाठी त्यांचे कारणे माहित करून घेणे, आपल्याला खूप अं अति गरजेचे आहे. या संबंधित कडक कायद करावे लागतील. तयार करावे लागतील. अं आणि सरकाराने एकोणिसशे एकाहत्तर मधील water act या कायदयाची अवलंबन घेतली शक्यता आहे. आता पाण्याचे प्रदूषण कशाप्रकारे होते? आणि ते पण मानवी कृतीत कार~ कारखान्यातील निघणारे रसायने, plastic चा वाढता वापर, शेतीमधील रसायनांचा वापर आणि इतर अनेक दैंनदिन मानवी कार्यामुळे जलप्रदूषण वाढत आहे. त्यामुळे जलचर प्राणी जीवनाच धोक्यात येत आहे. आणि जलप्रदूषणामुळे नद्यांमधील पाण्याची गुणवत्ता कमी होत आहे. आणि ते पिण्यायोग्य राहत नाही आहे. कारण पिण्या सारखे राहत नसल्यामुळे, आपल्याला मग पाण्याची पूर्ण गरज पूर्ण कोठून होणार आहे? जलप्रदूषणामुळे अनेक साथीचे रोग पसरतात आणि त्यामुळे cholera, typhoid कावीळ यांसारखे रोग उद्धाभवतात. त्यामुळेचं अन्य प्राणी वनस्पतींना धोका निर्माण होतो. जलप्रदूषण थांबवण्यासाठी लोकांना पाण्याचे महत्व पटवून दिले पाहिजे. त्यांच्यात जनजागृती निर्माण केले पाहिजे. जनजागृती

लोकांना नदीत कचरा टाकण्याची बंदी घातली पाहिजे. plastic वर पूर्णपणे बंदी आणली पाहिजे. दरम्यानचं कारण कि plastic हे आपण अं रस्त्यावर फेकलं कि ते उडत उडत अशे पाण्यावरच्या संबंधात म्हणजे contact मध्ये आलं तर ते पाणी plastic अं नाश होण्यासाठी आपल्याला कमी किती वर्षानुवर्षे लागतो. आणि नंतर हि नदींचा जे स्त्राव असतो, तो pla~plastic हा बंद करून टाकतो. त्यामुळे नदींमध्ये गाळ जमा होऊन जाते. आणि तीच नंतर मग ते गाळेच रुपांतर एका कचऱ्यामध्ये होऊन जातो. कचऱ्यामध्ये एखादया सांडपाण्यामध्ये होऊन जातो. कारण की सगळा कचरा ते वाहत नसतो, तिथेच थांबून जातो त्या plastic मुळे आणि नंतर ते पाणी तर पिण्या~ काय वापरण्या~ योग्य काय पिण्या युग~ योग्य पण काहीच राहत नाही. वेळोवेळ~ त्यालाच मग नदीनं वेळोवेळी स्वच्छ केले पाहिजे. जलशुद्धीकीकरण केले उभारून स्वच्छ पाणी जे लोकांपर्यंत पोहचवले पाहिजे. हे आपल्यांनी करणे खूप गरजेचे आहे. जगभर साधारण पंचवीस टक्के लोकसंख्या पिण्याचे शुद्ध पाणी मिळवू शकत नाही. पाण्याचे शुद्धीकरणासाठी कोल~ अं chlorine चा वापर सर्वाधिक केला जातो. पण त्यामुळे तर पाण्यातील सर्व प्रकारचे जंतू मरत नाहीत. त्यामुळेचं पाणी शुद्धीकीकरण्यासाठी~ शुद्धकी~ शुद्धी करण्याच्या अन्य पद्धतीची गरज पडलेली आहे. बाजारामध्ये RO वगैरे खूप Technical वस्तू आलेल्या आहेत. पण तीच आपण इतकं pure पाणी आपल्या पोटांना~ पोटांची क्रिया आपल्या शरीराची क्रिया पूर्णपणे ती बंद पडून टाकते. आपल्याला क~ अं म्हणजे ते already इतकं pure असते, मग ते क्रिया तर बंद चं होईल नं? आपल्या आयुष्यातील वाढत्या मागणी आणि स्पर्धा यांमुळे जगभरातील लोक जलप्रदूषण करतात. बऱ्याच मानवी क्रिया, कलांमध्ये टाकाऊ उत्पादने पूर्ण पाणी खराब करत आहेत. आणि पाण्याचा उपलब्ध oxygen असलेला मात्र कमी होते. आपल्याला पाण्यापासूनचं भेटतो अं कारण कि वनस्पती वरचं अवलंबून असतात. मग त्यांना पाणीचं व्यवस्थित नाही भेटलं, तर वनस्पतीची वाढ होणार नाही आणि आपल्याला oxygen चा पुरवठा होणार नाही. असे प्रदूषण करणारे पाणी भौतिक, रासायनिक, thermal आणि रासायनिक जैविक

आपल्या शरीरात घालतो. आणि शरीराची सर्व अवयवांची कार्य कमी करत असतो. कारण कि ते पाणी कधी आपण प्रदूषित घेतले, तर आपल्या शरी~ शरीराच्या अवयवाचे का~ कार्य कमी होते. आणि कधी आपण जास्त घेतले, एकदमचं pure घेतले, तर मग ते आपल्या शरीराचे थोड्याश्या पण कार्यरत~ घरत~ पाणी अवलंबून होत नाही. आपले आयुष्य धोक्यात घालतो. प्राण्यांच्या आणि वनस्पतींचे जीवन मोठ्या प्रमाणत अं अस्थ व्यस्त आणतात. जेव्हा वनस्पती त्यांचा मुळांद्वारे गलिच्छ पाणी शोषून घेतात, तेव्हा ते वाढत्या~ वाढतात~ वाढतात. मरून जातात. कारण ते त्यांना पुरेपूर शुद्ध पाणी भेटलेलं नसतं. आणि गलिच्छ पाण्यामध्ये कीटक नाशने वगैरे असतात आणि ते वनस्पतीची वाढ थांबवून टाकतात. अं वितळण्यामुळे हजारो समिद्र पक्षी मेल~ मा~ मारले जातात. खते आणि कीटक नाशांनाच्या शेतीविषयक वापरामुळे, बाहेर येणाऱ्या रसायनांचा उच्च पातळीवर

पिण्याची पाणी घटने आवश्यक का असतं? कि प्रतिबंधक पद्धत आवश्यक आहे, जी पृथ्वीवर प्रत्येक व्यक्तीचा योग्य समज आणि समर्थक द्वारे शक्य आहे. आपल्या जीवनाचे खूप महत्वाचे स्त्रोत आहेत. हे आपल्याला माहितचं आहे. आपली पूर्ण दिनचर्या पाण्यावर अवलंबून असते, सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळ होई~ रात्र होई~ पर्यंत रात्रीपण आपण पाणीच सेवन करूनच झोपत असतो. दिवसेंदिवस मानवी लोकसंख्या वाढते, तर मग गरजा हि अपूर्ण राहतात. मग त्याच गरजा कोणी पूर्ण करू शकते, तर कोणी

जेव्हा मराठवाड्यात दुष्काळ होतो, तेव्हा बायका दूर दूर जाई~ जाऊन ते माठ भरून पाणी घेऊन येतात. नमस्कार मित्रांनो. माझं नाव मयुरी पटेल. मी आज तुम्हाला भारतातील सर्वात मोठी नदी, या विषयावर दोन शब्द सांगेल. तर भारतातली सर्वात मोठी नदी कोणती? भारतातली सर्वात मोठी नदी म्हणजे, गोदावरी नदी. गोदावरी नदीची गणना, भारतातील प्रमुख नद्यांमध्ये केली जाते. या नदीला दक्षिण गंगा असेही म्हंटले जाते. गोदावरी नदीची लांबी चौदाशे पन्नास kilometer, म्हणजेच नऊशे मैल आहे. गोदावरीचा उगम नाशिक जवळ, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात होतो. साधारणता अग्न्येय दिशेला वाहून गोदावरी, राजमहेंद्री जवळ बंगालच्या उपसागरात, आंध्रप्रदेशात मिळते. दारणा, प्रवरा, वैनगंगा, मांजरा इत्यादी उपनद्या असलेल्या गोदावरीचे राजमहेंद्री पासून दहा kilometer अंतरावर, व समुद्रापासून ऐंशी kilometer आधी, समुद्रास मिळण्यापूर्वी दोन उपवाहिन्यांमध्ये विभाजन होते. त्यांना गौतमी नदी आणि वसिष्ठ नदी असे म्हणतात. गोदावरी नदीच्या उगमापासून ते संगमापर्यंत, दोन्ही तटाची प्रदक्षिणा, गोदावरी प्रदक्षिणा म्हणून सुप्रसिद्ध आहे. तर, गोदावरी नदी ही, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि ओरिसा या राज्यांमधून वाहत जाते. ती गोदावरी नदी, गोदावरी नदीतील पाणी ऋतूनुसार कमीअधिक होत असते. नदीतून वाहणाऱ्या पाण्यापैकी, ऐंशी टक्के पाणी जुलै ऑक्टोबर या चार महिन्यांतच वाहून जाते. नदीच्या प्रवाहाची रुंदी काही ठिकाणी दोनशे meter तर काही ठिकाणी सहा point पाच kilometer इतकी होते. आपल्या पाण्यामुळे, गोदावरी महाराष्ट्र व आंध्रप्रदेश राज्यांची जीवनवाहिनी समजतात. ही नदी दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते. त्यासोबत नांदेड शहराला गोदावरीचे नाभिस्थान म्हणून ओळखले जाते. नाशिकच्या कुंभमेळाव्याला नांदेडच्या नंदी तट, उर्वशी तट इत्यादी स्नानाचे खूप महत्व आहे. गंगा गोदावरी परिक्रमा, गोदावरी नदीला, गौतमी गोदावरी असे म्हणतात. त्याचा ऐतिहासिक आणि धार्मिक, या आख्यायिका बघायला गेलं तर, प्रवरकाठी पाषाण युगापासून गोदावरी खोऱ्यात मानवी वस्ती असावी. व हडप्पा संस्कृतीला, समकालीन अशा संस्कृतीचा उगम या खोऱ्यात झाला असावा. असे दैमाबाद येथे झालेल्या उत्खानानंतर इतिहास तज्ञांचे मत झाले. रामायण काळात, प्रभू रामचंद्रानी वनवास काळात गोदावरी तटावर आश्रम बांधला होता असे समजतात. अर्थात गोदावरीच्या संपूर्ण प्रवाह क्षेत्रात, ते ठिकाण नेमके कोणते? याचा काही पुरावा उपलब्ध अजून झाला नाही. नदीकाठची अनेक गावे सारखाच वार्त सांगतात. एका आख्यायिकेत गौतम ऋषींच्या हातून चुकीने घडलेल्या गो वधाचे प्रायश्चित्त म्हणून, शंकराच्या इच्छेने अवतरलेल्या गंगेत स्नान करून ऋषींनी पाप धुतले, अशी कथा आहे. आणि ही अवतरलेली गंगा म्हणजे गोदावरी, असा समज आहे. ही आख्यायिका नदी अवतरण्यापूर्वी, पडलेल्या चोवीस वर्षांच्या दुष्काळाने~ चे वर्णन करते. त्र्यंबकेश्वर जवळ कुशावर्त, ब्रम्हगिरी व गंगाद्वार ही पवित्र स्थाने आहेत.

येथे विविधं राजवटींनी प्रदीर्घ भरभराटीचा काळ पाहिला. नजीकच्या स्वातंत्र्यपूर्व इतिहासात, गोदावरी खोऱ्यात मुख्यत्वे मुघल व निजामांची राजवट होती. स्वातंत्र्योत्तर काळात, निजामाने स्वतंत्र भारतात संलग्न होता, आपल वेगळे राष्ट्र निर्माण करण्याचा किंवा पाकिस्तानमध्ये विलीन होण्याचा घाट घातला होता. परंतु, काँग्रेस व आर्य सामाजाच्या स्वातंत्र्यसैनिकांनी, स्वामी रामानंद्तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली हैद्राबाद मुक्ती संग्राम नेटाने चालवला. भारत सरकारने सरदार वल्लभभाई पटेलांद्वारे, केलेल्या पोलीस कारवाई नंतर हा भाग स्वतंत्र भारताशी संलग्न झाला आहे. गोदावरी खोऱ्यातील लोकं, मराठी आणि तेलगु भाषिक आहेत. निजाम काळात उर्दी~ उर्दू भाषेचा वापर शासकीय कामकाजात केला जात आहे. भात हे तेलगु लोकांचे मुख्य अन्न आहे. तर ज्वारी हे मराठी लोकांचे मुख्य अन्न. Railway हा या संपूर्ण भागाला जोडणारा, प्रमुख दळणवळणाचा मार्ग आहे. गोदावरीचे उगम स्थान महाराष्ट्रात, त्र्यंबकेश्वर येथे असून तेथील कुशावर्त घाटावर कुंभमेळा भरतो. व लाखो भाविक स्नान करतात. त्र्यंबकेश्वर हे बारा जोतिर्लिंगांपैकी एक आहे. त्र्यंबकेश्वर पासून जवळ असलेले, नाशिक औद्योगिक शहर आहे. जायकवाडी सिंचन प्रकल्प हा आशियातील सर्वात मोठा मातीचा बंधारा आहे. पैठण हे धार्मिक महत्वाचे स्थान असून, येथे जायकवाडी धरणाच्या पार्श्वभूमीवर नयनरम्य उद्यान आहे. नांदेड येथे शीख समुदायाचा एक प्रमुख गुरुद्वारा असून, शिखांचे शेवटचे गुरु, गोविंदसिंग यांचे नांदेड येथे निधन झाले होते. आंध्रप्रदेशात कांदाकुर्ती येथे मंजिरा नदी, हरिद्रा नदी या उपनद्यांचा गोदावरीशी त्रिवेणी संगम होतो. या सुंदर संगमावर, आंतरराज्य पूल आहे. शिवालय व स्कंद आश्रम नावाची प्राचीन देवालयं आहेत.

आंध्रप्रदेशात दर बारा वर्षांनी, पुष्करम मेळा, गोदावरी तिथ~ तीरावर भरतो. कुंभमेळा प्रमाणेच या मेळ्याचे स्नान महात्म्य सांगितले जाते. सह्याद्रीच्या कुशीत, पश्चिम घाटात एक हजार सदुसष्ठ meter उंचीवर सुरु होणाऱ्या, गोदावरीचा प्रवास मुख्यत्त्वे दक्खनच्या पठारावरून साधारण अग्न्येय दिशेला होतो. आंध्रप्रदेशात भाद्रचरण नंतर, गोदावरी पूर्वेच्या निमुळत्या डोंगर रांगेतून पुढे सरकते. या ठिकाणी तिची रुंदी दोनशे meter पेक्षा कमी, व खोली साठ फुटाच्या आतंच~ एवढीच असते. गोदावरी खोरे. तीन लाख, बारा हजार आठशे बारा चौरस kilometer क्षेत्र व्यापते. त्यातील महाराष्ट्रात, एक लाख बावन्न हजार, एकशे नव्याणव चौरस kilometer आंध्रप्रदेश, त्र्याहत्तर हजार, दोनशे एक चौरस kilometer मध्यप्रदेश पासष्ठ हजार, दोनशे पंचावन्न चौरस kilometer ओरिसात, सतरा हजार, सातशे बावन्न चौरस kilometer तर कर्नाटकात गोदावारीने व्यापलेले खोरे, चार हजार चारशे पाच चौरस kilometer आहे. गोदावरीचा त्रिभुजप्रदेश पाच हजार शंभर चौरस kilometer चा असून, अंत्यक सुपीक समजला जातो. तज्ञांच्या मते, या त्रिभुजप्रदेशाच्या उत्क्रांतीचे तीन मुख्य टप्पे असून, शेवटच्या दोन टप्प्यांमध्ये गाळाचे प्रमाण जमिनीचा शेतीकरता वाढता वापर न वाढता, जंगलतोडीमुळे वाढल्याचे दिसून येते. इतर नद्यांशी तुलना बघता, एकूण लांबीत गोदावरीचा जगात ब्याणावा क्रमांक आहे. सहा हजार सहाशे नव्वद kilometer लांबी असलेली आफ्रिका खंडातील, नाईल नदी प्रथम क्रमांकावर आहे. तर सिंधू नदी तीन हजार एकशे ऐशी kilometer लांबीसह एक्का~ एकविसाव्या क्रमांकावर आहे. ब्रम्हपुत्रा अठ्ठाविसाव्या क्रमांकावर, व गंगा एकोणचाळीसाव्या क्रमांकावर येते. अंटार्क्टिका

अंटार्क्टिका आणि दक्खनचे पठार हे दक्षिण भारतातील एक मोठे पठार आहे. तर अहिल्या, गंगा वैतरणा या उपनद्या ब्रम्हगिरी वर उगम पावतात. त्यानंतर बंधारे आणि पूल, डौलेश्वर या नदी, गोदावरीच्या त्रिभुजप्रदेशातील बंधारा, ब्रिटीश अभियंता Sir आर्थर थोमास कॉटन याने बांधून पूर्ण केल्या नंतर हे, क्षेत्र भाताची शेती, नौकानयन व मासेमारी यामुळे संपन्न झाले. नांदूर माधुमेश्वर जायकवाडी, जल अभयारण्यात रोहित, करकोचा, सारस पक्षांच्या विभिन्न प्रजाती आढळून येतात. नैसर्गिकदृष्ट्या दक्खनच्या पठारावरील गोदावारीच्या सुरवातीचा प्रदेश, कमी पर्जन्यमानाचा असल्यामुळे, मुख्यत्वे या प्रदेशात कापूस, ज्वारी ही पिके घेतली जातात. तेलंगण आणि आंध्रप्रदेशात साधारणपणे भाताची शेती केली जाते. गोदावरी नदीत मुख्यता, गोड्या पाण्यातील माश्यांच्या प्रजाती आढळून येतात. गोदावरीच्या त्रि~ त्रिभूजप्रदेशात एवीसेनिया प्रजातीच्या मेम्ब्रो झाडाची जंगले आढळतात. त्यांना स्थानिक तेलगु लोकं, माडाअडवि असे म्हणतात. गोदावरीतील पाणी ऋतूप्रमाणे कमीअधिक असते. नदीतून वाहणाऱ्या पाण्यापैकी ऐंशी टक्के पाणी, जुलै ऑक्टोबर या चार महिन्यातच वाहून जाते. उर्वरित काळात, खोऱ्यात दुष्काळाची स्थितीही असू शकते. हे पाणी व्यवस्थित वापरले जावे. पुरांचा प्रश्न मिटावा, व ज्या ठिकाणी नदी पोहोचत नाही, त्या भागात पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी गोदावरी खोऱ्यात अनेक पाटबंधारे प्रकल्पांची निर्मिती केली आहे. गोदावरी, गोदावरी नदीत विविधं समूहांच्या गरजा वाढल्यामुळे इतर नद्यांप्रमाणेच, गोदावरी नदीच्या पाणी वाटपाचे प्रश्न गंभीर झाले आहेत. नदी काठांवर व कालव्यांवर असलेली अनेक खेडी, शहरे

प्रयत्न करीत असल्याचा दावा करते. तसेच नासिक व मराठा मिळून सहासष्ठ लाख hector शेतीयोग्य जमिनींपैकी, सोळा टक्के क्षेत्रास सिंचनाचा फायदा झाला आहे. तर अधिकतम प्रलंबित क्षमता, एकोणतीस टक्के एवढी आहे. प्रा~ पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाने, किमान एक लाख बत्तीस हजार hector जमीन भिजणे प्रस्थापित होते. परंतू प्रत्यक्षात पंचेचाळीस हजार hector जमीनीच सिंचनाखाली येऊ शकली. इथेच मी माझे, गोदावरीबद्दलचे दोन शब्द थांबवते. Thank you

हो हो नक्कीच ना. माझ्या आवडीचा व्यवसाय एक electronics दुकान आहे. यामुळे मला अंदाज खोडून काढण्यात आणि माझ्या व्यवसायासाठी महत्वपूर्ण असलेले योग्य व्यावसायिक निर्णय घेण्यास मदत होईल.

हलक्याफुलक्या देखाव्याला बसत नाही. सामान्य लोकं आणि उच्चभ्रू लोक सारखेच प्रवास करत होते. सांगितलेल्या भागांचा वापर करतील. अनियंत्रित व्यापारी थांबवण्यासाठी खुला बाजार पेठावर बंदी घालण्यात आली होती. अर्थव्यवस्थेचे भांडवल करण्यासाठी केला. वडिलांच्या मोठया पगारामुळे पुढच्या पिढीकडे अमर्याद चैनीच्या वस्तू होत्या.

आणि प्रदर्शनाचा आनंद घेण्यासाठी अंतिम वापरकर्त्याला आणि three D चष्मा घालणे समाविष्ट नाही.

Electronics व्ययवसाय योजना electronics वस्तूंच्या प्रचंड मागणीमुळे electronics उद्योगाने बाजारपेठेत भरारी घेतले आहे. सकाळचा नाष्टा तयार करणे असो किंवा रात्री शांत झोप घेण्यासाठी AC चालू करणे असो, कोणतेही नकार नाही. नजीकच्या भविष्यात electronics उद्योग देखील वाढेल, याचे चांगले कारण आहे. आपण पाहतो.

बरं! अच्छा!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

अगं, मी माझं education सटाणा मधून complete केलंय ना.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

ते अह त्यांना आह आपण असं गेलो तर त्यांना अह आपण हे करतो ना, श्रीफळ वगैरे देतो.

तेव्हा करत होत्या. आणि अचानक कुठून ना असं हवा वगैरे आली.

म्हणजे आम्हाला बोलावं का हसावं का कसं काही कळत नाही. इतकं म्हणजे एकदम comedy आणि हे actually काय झालं ज्यांना श्रीफळ देत होते का

Direct कसं ती उडाली ना, तर ते इतकं